इथे आपल्याला एक समुद्रकाठावरच दृश्य दिसत आहे.

हे एक कॉम्प्लेक्स आहे कॉम्प्लेक्स मध्ये खाली दुकान आहे आणि वर फ्लॅट आहेत.

साइड न झाड पण आहेत घर पण दिसत आहेत.

छोटुस समुद्र दिसत आहे खूप दूर.

त्यातुन जाऊन एक डुपकी मारा.

आणि साइड ला थोड जंगल आहे आणि वर मस --

छान हारांचा फोटो लावलेला आहे.

आणि साइडला एक नारळाच पण झाड--